आणि दोन खुर्च्या आहेत त्या खुर्च्या काळ्या रंगाच्या आहे आणि पिनांचे खोके आणि सगळं वस् --

बाजूला दोन फॅन दिसत आहे एक खाली शिडी--

आणि आजूबाजूने फुगे ठेवून मधे एक माणूस बसलेला आहे.

एक सरकी दिसत आहे एका बाजूने चढण्याची जागा आहे आणि दोघ साइड ला सरक्या आहे.

एक महिला उभी आहे तिने पिवळा कलर ची साडी घातलेली आहे.